म्हणजे one BHK flat including the balcony आणि त्या एवढ्या मोठ्या घरा मधे ना म्हणजे अक्षरशा मी असेना भुतासारखी राहिलेय कि काय ना आधी अस मला वाटायचं म जिकडे तिकडे एक तर barricades लावलेले होते काम बंद होती, आम्हालाही सुरवातीला काम नाही म्हणून सक्तीची सुट्टीच दिली होती अग माहितीये office ने अं कारण सुरवातीला एकवीस दिवसा का lockdown होता आणि तो उठेल म्हणजे एवढं काय मोठं वाटलं नव्हतं त्या वेळेला हा असं होतं की कारण बातम्या वगैरे आपण बघत होतो त्यातून समजत होत कि कायतरी भयानक भंयकरआहे पण अं एकवीस दिवसात त ते सुरु होईल सगळ आणि सगळं व्यवस्तीत होईल अस सांगीतलं जात होत पण कसलं काय आणखीन एकवीस दिवस वाढवले त्यात तर म्हणजे tv च्या बातम्या फक्त काय त्या चालू होत्या आणि त्या सर्व नकारात्मक report report चालू होते एवढे लोक गेले तेवढे hospital मधे भरतीयेत आणि हे ते आणि ते पण संपूर्ण जगाचं म्हणजे नुकतं संपूर्ण जगाचं हे सगळं चाललेलए त्यामुळे आपण बाहेर पडलो तर आपल्यालाही लागण होईल अशी नीती असायची ना त्यामुळे भाजी वांग सामान आणायला दर घराबाहेर पडलो तरी अपल्याला काहीतरी होईल याची अशी भीती असायची आणि पण ते आणायला लागल्यावर बाहेर तर पडायचंच ना

तुम्ही अगदी म्हणताय ना ते अगदी बरोबरये कारण अगदी औरंगाबादला सुद्धाना तसच होत आता खर मुळात आता आपण कस आपल ज field जे आहे ते सगळं बातम्यांचं आहे म्हणजे मी तर तिथे hard core news channel ला होते त्यामुळे आमच्याकडे हा प्रश्न होता की जर आम्ही घरात बसलो तर म लोकांना बातम्या कोण देणार मग अशा वेळेला ना काही जणांनी म अशी व्यवस्था केली होती म्हणजे आता आमच्या काय म्हणजे जवळ जवळ सगळ्याच media ला पण अस एक करण्यात आलं होत की त्यांनी काय केललं की आम्हाला स्वतःचे आम्हाला तर laptop देण्यात आलेलेच होते त्याचबरोबर मग काही वेळेला काय करायचा जे yankars वैगरे होते ना यांच्याना घरामध्ये croma लावला होता म्हणजे background ला सगळं croma ची wall लावायचे आणि मग camera असा

आणि मग त्या याच्यावरती मग recording ते करून देयचे आणि बातम्या सगळ्या recorded येणार मग त्या upload होणार आणि मग मुळात आधी मग नंतर lockdown मधे जस झाल आपल्याकडे social distancing हा जो एक main प्रकार सांगितला गेला तर office मधे कस असायचंना की फक्त pcr आणि mcr मधेना मोजून फक्त चार मानस असायची आणि ते सुद्धा ना अस mask वैगरे लावून distance वैगरे ठेऊन असायची मधे मग यांनी जसा हा अं म्हणजे एखाद buletin shoot केल का ते buletin ते पाठवून देयचा आणि मग ते buletin पाठवून आलं ना mcr किंवा pcr ला

पण दुसरं lockdown जेव्हा सुरझाल तेव्हा मग आमचं अं office ला करून कायतरी income source तर पूर्ण पुन्हा सुरु करायचाच होता ना काय international company वैगरे आहे म्हंटल्यानंतर

आपण जरा काम करून तस काही करता येयच नाही office मधे गेलो कि तिथंन एक वातावरण कामासाठी सुद्धा टोचत असत आपल्यासाठी मग ते lunch time मधे गप्पा असतील त्यासाठी खाली उतरून थोडं time pass करणं असेल या सगळ्या गोष्टी होत होत्या ना घरून काम करताना मात्र घरात काही करून ठेवल्यासारखं वाटायचं सकाळी बरोबर म्हणताय अगदी तु का lockdown काळ जो होता ना हा म्हणजे अखदी एखादया म्हणजे सुरवातीच्या काळा मधे ना खूप छान वाटला कि घरामधे बसून काम करतो आहोत वगरे किंवा work from home सुरु आहे family members बरोबर you know आपण time spent करतोय आणि आपल office पण होतंय दोनी होत आहे पण खर actually काय होत माहितीये काय शेवटी office च वातावरण वेगळ असत म्हणजे तुम्ही जस म्हणालात तस आणि घरात राहून जे काम करणं आहे तो एक प्रकार वेगळा होता आणि त्यात दुसरी एक गोष्ट होती ना म्हणजे तू मगाशी म्हणालीस कि बातम्यान मधे खूप negativity दाखवली जात होती म्हणजे बातम्या आणि त्यासगळ्या गोष्टी बघून त ना म्हणजे आधी इतक tension येयला लागलं होत ना कि अरे बापरे म्हणजे काय आणि

म्हणजे जे अगदी फळ वाले आहेत किंवा भाजी वाले आहेत ते या लोकांवरती किती मोठा परिणाम झाला असेल ना lockdown च्या काळात इकडे mumbai मधे तर त्याच्या विषयच्या सुद्धा आपण बघितलेल्या आहेत कारण भाजी वाल्यांना पाळवायला एकतर बाहेरून आलेले सगळे त्यामध्ये इथे राहायचे mumbai मधे राहतात तर भाड्याच्या घरात राहतात आणि भाड दिल नाही की मालक घराबाहेर काढतो

आणि समोरचा काहीच income नाही हातामध्ये काहीच नाही म्हणून मग त्यालोकांनी इकडून मग ते आपापल्या गावोगावी जायला लागले आणि मग ते सगळं प्रकरण झाल अं किती लोकांनी पोलिसांना पण ढोस दिले म्हणजे ते खरंय पोलिसांनी सुद्धा खूप मारहाण वैगरे केली पण पोलिसांचं तरी त्याच्यामध्ये काय अं आहे ना असं अपान बघायला गेलो तर कारण प्रत्येकाला आपापल्या घरातच जानवं जास्त हे होत म्हणून लोकांनी मधे सगळ पाई चालणं वैगरे सुरु केल होत आणि अश्या या अनेक काही गोष्टी होत्या पण तू त्यावेळेलाना एक गोष्ट पण म्हणजे बघितली अशील कि जरी या गोष्टी जरी होत्या म्हणजे जरी negative बाजु जरी असली ना तरी याच lockdown ने ना आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सुद्धा शिकवल्या म्हणजे मला आठवतंय की म्हणजे आता आमच्या building मधे सुद्धा ना म्हणजे असा समजा जर असं वाटलं की बाबा या, या या area मधे म्हणजे corona च हे आहे किंवा तिथे रुग्ण काही सापडले आहेत तर आधीच तिकडे मग ते पत्रे बित्रे लावले जायचे मग पोलीस वैगरे बाहेर बसायचे किंवा मग काय होयच माहितीये का आता पोलीस सुद्धा शेवटी माणूसच आहे मग वर ते आमच्या building मधे काहीजण ना social distancing ने मग त्यांच्यासाठी thermos मधून चहा घेऊन जा किंवा मग पाण्याच्या बाटल्या मग त्या अशा बाजूला ठेवून द्या आणि मग त्यांना सांगा की म्हणजे तसं काही असेल म्हणजे पाणी घेयचं असेल तर पाणी घ्या तुम्ही किंवा unknow hand sanitizer त्यावेळेला कित्येक म्हणजे औरंगाबादला तर मला आठवतंयना तर hand sanitizer वैगरे सुद्धा मिळत नव्हतं म्हणजे इतकी अशी गोष्ट झाली होती आणि तिथे कसय माहितीये का आता mumbai च्या बाहेर तुम्ही गेलात ना की तुमच्याकडे एकतर two wheeler असणं खूप गरजेचं आहे आता basically मला two wheeler वैगरे काही चालवता येत नाही पण सुदैवानं म्हणजे मला तसा काही त्रास झाला नाही पण तरी सुद्धा ना ते तिकडेच काही politician party असतील किंवा काहीही मंडळी सुद्धा ना स्वताहून सगळेजणना पुढे येत होते आणि social distancing सांभाळून जी मंडळी सुद्धा पाण्याच्या बॉटल दे किंवा कुठे फळ असतील तर दे किंवा hand sanitizer वैगरे असेल तर ते दे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त या ज्या सरकारने guidelines दिलेल्या होत्या की social distancing पाळा हात धुवा mask लावा यांचा जास्तीत जास्त प्रचार ना ही मंडळी अगदी खूप करत होती

आणि ती भीती कशी होती माहितीये ना कि फक्त आपल्या घरात नाही झालय आपल्या गावात नाही झालय आपल्या राज्यात नाही पूर्ण जगावरती हे संकट आलेलं आहे आणि तू जस म्हणालीस ना कि म्हणजे अनेक जण मदत करण्यासाठी पुढे आले होते अं मी याच्यासाठी ना media ला खरंच अं धन्यवाद देईल कारण त्यांनी ती जी negativity जी तयार झाली होती ना मधे ती कुठे तरी ना या अशा प्रकारच्या बातम्यांनी थोडीशी कमी केलेय म्हणून लोकांना माहिती पण जरी आपल्याला काही झालं तर आपल्याला मदत करणारे सुद्धा लोक आहेत इथे पण त्याचबरोबर मी आणखीन सांगू का की म्हणजे आमच्या sosociety तल सांगू उदाहरण एक अं कुटुंबाला झाली होती लागल त्यांच्याकडे कोणीही फिरकल नाही, कोणीही फिरकल नाही म्हणजे आणि तुला माहितीये तर nurses च्या बाबतीत तर अनेक घटना घडल्यात ते ज्या hospital मधे nurses काम करतात त्या आपल्या घरी जायच्या तर त्यांना सुद्धा बंदी करायचे तिथल्या society ले लोक आमच्याकडे सुद्धा ना कचरेवाला जो होता ना कचरेवाला तो त्याला regularly आमच्याकडे तो येत होता तो त्या व्यक्तीच्या घरातला कचरा सुद्धा घेऊन जात नव्हता भले मग त्याने किती सांगितलं secretary ला फोन करून सांगितलं की मी तर त्याने तर ठरून कचरा ठेवलेला आहे घराबाहेर तो तरी घेऊन जा कचरा काढला तर मला एकटीला त्रास होणार नाही तुम्हाला पण त्रास होणार आहे त्याचा मग त्याचा त्यांनी तीन चार दिवसानंतर त्याला जे secretary ने समजावून सांगितल्यानंतर तो घरून घेऊन जायला लागला

का lockdown चा तो जो period होता ना एकतर आपण सगळेच जन पहिल्यांदाच असं काही face करत होतो आणि त्यामुळे ना प्रत्येक जण खूप घाबरला होता आणि मुळात म्हणजे त्या भीती मधे ना प्रत्येकाला वाटायचं की म्हणजे आपल्या वरती काही संकट नको आपल्या कुटुंबा वरती संकट नको कारण तुलाही माहित असेल की त्या वेळेला त्या काळातलं म्हणजे vaccine येण्याच्या आधीचा जो period होता तर त्या period मधे औषध मिळत नव्हती त्याच्यानंतर oxygen चे जे cylinders होते त्याची कमतरता भासत होती त्याचबरोबर दवाखाने hospitals एवढे भरलेले असायचे की beds सुद्धा मिळत नव्हत्या आणि overall मुळात म्हणजे ना एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं तर त्यासाठी सुद्धा इतके अलिखित नियम लावलेले होते आणि लिखित नियम पण इतके strict होते ना आंणि सगळी कडे ते ना follow केले जात होते पण त्यामुळे ना लोकांच्या मनामधे ती भीती असणारच की किती म्हणजे आणि त्या भीतीनेच कदाचित ना लोक अस वागत असतील पण मला असा वाटत ना कि या overall सगळ्या परिस्थिती मधे ना आपण खर लोकांना किंवा असा काही म्हणजे हे नाहीयेकि दोष त्यांचा नाहीये की आता काय आपल्या पण मनात भीती असते ना कि बाबा म्हणजे मला आठवतं की आम्ही सुद्धा ना अगदी म्हणजे उंबरठ्याच्या अलीकडेच आम्ही sanitizer ची bottle ठेवलेली होती आणि sanitizer ची bottle पूर्ण हाताबीतावर वैगरे सगळं हे करायचं म्हणजे पूर्ण लिहायची आणि त्याच्यानंतरच उंबरठा ओलांडायचा असं साधारण एक केलेलं होतं हो ना हो मी सुद्धा आता म्हटलं माजी आई आजारी होती तर आई कडे जायचं असेल तर सगळ्यात म्हणजे त्यांच्या घरात पाऊल ठेवल्यापासून मी पूर्णपणे अंघोळ वगैरे करून quarantine होऊन म्हणजे quarantine म्हणजे अं पूर्ण clean

नाही अगदी बरोबरये म्हणजे मला अस वाटत तू जे म्हणते आहेस ते अगदी बरोबरच आहे पण मला हि अस वाटत ना कि तुला हे अस जे संकट आहे ना ते कधीच यायला नको

नकोच यायला अस काय लहान सुद्धा संकट अजिबात नको

तेच मलाही तसंच वाटत कि पुन्हा अस काही lockdown येऊ नये आणि मी सुद्धा आणि तू सुद्धा आपण सुद्धा ना असच मिळून एक task ना करूया कि बाबा पुन्हा अस काही lockdown अं येउदे नको जगावरही नको आणि या संकटातनं लोकांना म्हणजे जे काही लोकांनी भोगलेलं आहे ते पुन्हा काही कोणत्याही लोकांना भोगायला लागू दे नको

Hello अनंता Hello उमेश काय करत आहेस?

अरे यार picture चांगला आहे ना हो का? कोणता picture बघतोय रे? तो अं सूर्याचा आहे ना तो new war story वर कुठला तो दोन हजार पंचवी असा पन्नासमधी आपण पुढे गेल्यानंतर काय होईल मागे आल्यानंतर काय येईल, त्याने ते बनवलयं समजा म्हणजे time travel चा आहे का हा time story वर आहे समजा हे यार खतरनाक वाटतात time travel ची तर यार मला यार खूप आवडते, जर का किती मजा आहे काय story आहे picture ची त्याची अं समजा सर्वात आधी सूर्या आणि त्याचा double role असते त्याच्यात

हा जुळवे भाई असतात एक scientist आणि एक बदमाश असते समजा अच्छा हा हा तो जो scientist असते त्याचं लग्न केलं असते त्याले एक लहानं पोरगं असते.

एक अशी watch बनवते की मग ते चोवीस घंटे आपल्याले पुढचं सांगू शकते नाही तर चोवीस घंटे आपल्याला मागे पण नेऊ शकते दुनियात अं चोवीस घंटे फक्त

मग समजा आपल्याले खूप मागे जायचं असलं समजा असं शिवाजी महाराजच्या काळात किंवा अंग्रेजाच्या काळात किंवा नाही त्याची तेवढीचं नाही

पण मग हा नाही का जो बदमाश असते तो तो तिच्यात किंवा हा watch मले पाहिजे म्हणून ते कमी time त ते बनून जाते तसं अच्छा. हम्म त्याच्या भावले माहित पडते की ते watch जे असते ना ते बनले म्हणून

हम्म त्यांचे दोघांचे खूप भांडण होतात एकदम जबरदस्त कडक

हम्म ते हातापायी होते मग तो अं hero त्याच्या पोरग्याला घेऊन आणि ते watch घेऊन चालला जाते.

हम्म त्याच्या बायकोला मारून टाकते यार लय खराब condition होते मग त्या hero ले म्हणजे एक दोन महिना साप पाहिजे तो दिसत नाही नंतर कुठेतरी तो काम करत दिसतो याले अच्छा यार हे असं खतरनाक बनून जर का आपण भविष्यात खरचं गेलो तर, समजा की आपण पन्नास वर्ष पुढे गेलो direct समजा आजपासून दोन हजार दोन हजार पन्नासमध्ये गेलो तर कसं काय होईन रे बा तेच ना मग तसं आपण ना जर imagine केलं तर मग खूप सारं होऊ शकते ना हाव यार म्हणजे असं वाटतं technology कुठेच्या कुठे नेऊन ठेवेल science आपलं हे की नाही आता आताच तर बघ किती कामं science जेव्हा पासून mobile computer आलेत तेव्हापासून किती कामं digital झालेत तेव्हा काय होईल. तेव्हा तर मला असं वाटतं हे कागद, वह्या, पुस्तकं हे तर पुरे रद्दीतही दिसणार नाही आपल्याला हे कुठे दिसतील माहिती आहे का direct museum मध्ये दिसतील mesuem मध्ये किंवा direct जुन्या काळात जुन्या काळातले लोकं असे या कागद कागदाच्या वह्या होत्या कागदावर लिहीत होती pen नं

हा एक हा वह्या, पुस्तकं कमी झालेत, पहिले आपण लहानपणी ते पाटी आणि ते हे वापरतं होतो खडू

आता ते तर नाहीच आहे पाटी आणि खडू हा आता आता ह्या वह्या वह्या चालू आहे सध्या सध्या वह्यांचा time pass तरी वह्या पण कमी झाल्या आपण पण बघ आपण बी अभ्यास करत असतो PDF वाचतो PPT वाचतो त्याच्यामुळे आपल्या पण वह्या कमी झाल्या बरं आता याच भविष्यामध्ये जर पूर्ण मला वाटतंय पूर्णच्या पूर्ण लोभ पाऊन जाईल.

सगळे laptop keyboard वर लिहीत जातील लिहीत जातील mobile वर किंवा मग voice recognition आता तर ते technology आहे नवीन voice technology म्हणजे जे बोललं की ते लिहलं जातं direct मग ते ते बी खतरनाक आहे.

हे पण नवीन आले आहे आणि classroom काय सांगावं classroom होतील की नाही होतील पुढे कारण की आताच तर बघ आताच online classes झालेत म्हणजे घरून शिकू राहिले class सगळे जण तर मला नाही वाटत पुढे class पण होतील की नाही होतील. हा नाही सांगता येतं नाही, त्यांचे zoom meeting वैगरे जे चालतात ना

हा ते तेच तेच ते आणि zoom वर तरी आता समजा शंभर जणांच्या under च घेतात.

हा लगभग दोन हजार पन्नासपर्यंत तर येऊनचं जातात समजा. हा आताच तर खूप जागी आले artificial intelligence आणि robot ते जर पूर्ण ते जर म्हणजे hotel मधले कामं झाले जे मजूर भेटत नाही बा त्यासाठी कामं करतात. opeartion असलं तर operation मधी किंवा आणखी आणखी समजा असं कठीण जिथं कठीण भागात काम करायला लागतं बा अश्या जागी, अश्या जागी पण काम करू शकते आहे की नाही म्हणजे ज्वा ज्वालामुखी आहे किंवा भूकंपाचे location आहे किंवा अजून कोणचे उतरावे लागते किंवा अजून कोणचे विहिरीत उतरावे लागते असे कामं, जे पूर्ण अवघड कामं होतील ते तर पूर्ण होतील समजा. आणि ते तर सोडं घरातली बी कामं जमतील आता असं वाटतंय मला तेव्हा त्या time पर्यंत

आता हाव ते पण आहे पण कसं काय सांगू शकतो का तू जसं तू फायदा मला तर फायदाच दिसू राहिला. हा नाही रे नुकसान बी म्हणजे बघ आता शेत मजूर कमी होऊन जाईल. हा क्षेत्रामध्ये पैशाची देवाण घेवाण कमी होऊन जाईन. हाव बेरोजगारी वाढेल.

हा आहे ते कारण आहेच बारे आता बघ तू पहिले आपल्या घरी काय होत्या, पहिले आपल्या वावरात बी पहिले बंड्या होत्या, बैलं होते, अं मखर होता आता त्या गोष्टी सर्व गेल्या

अं AI वर चालणाऱ्या automatic तश्या तश्या त्याने घरूनचं instruction दिलं की तू वावरात शेतात जा आणि तेवढं ते काम करून टाक, तर तो करून टाकेल बरोबर बाप रे बाप कसं होईल

नाही येणार येणार म्हण म्हणतील असं हा हा येणार आहे समजा अच्छा अच्छा हा आला पण असेल मी तर म्हणतो तिकडे आपल्या भारतात नाही आलं, पण बाकीच्या देशात अमेरिका, , जपानमध्ये आलं असीन भा माझ्या मते कारण की आता ज्या ह्या आल्या ना गाड्या automatic car आल्या ना तसे ते बी हा ते बी चालून शकते. आता कायदे लोकं ते use करूनच राहिले नं हा ते robot तर लय खतरनाक technology आहे पण इथे म murders नाही करू शकत जे काम ते करू शकतात हा हा पण माणसाला लय राहते. पण यार आपल्याबाजूला काय होतं, खतरनाक खरचं experience करायला भेटलं पाहिजे अशी समजा कोणती time machine नाहीये, एखादी time machine पाहिजे होती, एखादी ती direct जे direct मंदिरला गेलो तर कसलं आहे बापरे आपण म्हातारे होऊन जाऊ पूर्ण

कदाचित मरून बी जाऊ पण हे पाह्य आता एक scientist मध्ये prediction carry केलेलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये एक comex जाणार आहे आपल्या पृथ्वीजवळून तो येतो आता पृथ्वीच्याइकडे खूप चांगल्या speed नं आहे तो जर का आपली पृथ्वी पण त्याच्यात नष्ट होऊ शकते, पण आता म्हणजे जे अन अनुभव आले जर का तो त्याची दिशा जर का पलटली थोडीफार आणि तो ज्या दिशेने आला त्या दिशेने जर का direct गेला तर काही हरकत नाही, पण जर का मग तो पृथ्वी नष्ट होऊ नाही जर का थोडा चुकला तर तो हा touch वैगरे झाला तर हा नं

crash काही ना काही जाऊदे पण नाही नाही पण माणूस लय बुद्धिमान प्राणी आहे म्हणजे आतापर्यंत माणसाने चंद्रावर, मंगळावर जाऊन पाहिलं, time पडला तर माणूस काही दिवसांनी माणसं तिथेच राहायला जातील किंवा दुसरे mission दुसरे ग्रहावर शोधून काढतील तूने तो हा picture पहिला आहे का अं आपला अं passenger movie पाहिला आहे का passenger नाही पण त्याची थोडीफार story माहित आहे मला की कशी स्वप्न वैगरे पडतात त्याहिले पूर्ण

जे bio diversity आहे समजा म्हणजे पृथ्वी पूर्ण नष्ट झाली समजा आता बघ ना तू सध्या किती प्रदूषण आहे, प्रदूषण होतं आहे, वृक्षतोड होतं आहे, त्याच्यामुळे सर्व हे झाडं बीडं आहे ते सर्व तोडलं जात आहे आणि आहे ना पृथ्वीचा पूर्ण ऱ्हास होतं आहे.

आता जे असं वाटतं की दोन हजार पन्नासमध्ये पहा तू सत्तरला जाई पर्यंत आपली जी हवा राहील ना त्यातून काहीच option राहणार नाही. दुसरे carbon dioxide प्रमाण वाढून जाईन nitrogen चं प्रमाण कमी होऊन जाईल म्हणजे जे आपल्याला गरजेचं आहे ते होऊन जाईल प्रमाण

आणि घरातनं मग जशी AC असं आजकाल लोकांनी तसे प्रत्येक घरात मग हे राहतील काय म्हणतात त्याले AC आणि air purifier म्हणजे ते फक्त घरात बी oxygen देतील अशी येऊन जाईल. हा बा आणि का रे

अं ए दुसऱ्यांचा आवाज होते आहे की काय

हा पण दोन हजार पन पन्नासपर्यंत शक्य होऊ शकते का ती नाही रे खूप वेळ लागते शोधून असे तोपर्यंत तर जातीलच नक्की म्हणजे शोधण्यातचं घालवून देईल, की म्हणजे तुमची जाण्यालायक राहणार नाही राहण्यालायक मला असं वाटते

आता एवढं एवढं मोठया जे आपलं आहे एवढालं आपल्याजवळ फक्त सतरा टक्केच जमीन आहे आणि त्याच्यावर एवढी मोठी populations बाकी सगळं पाणी आहे ना आपल्याकडे त्याच्यामुळे एवढं population sustain करणं खूप कठीण जातय त्यामुळे हे तर खूप competition राहणार आहे. हा हा प्रत्येक गोष्टीसाठी अं हा म्हणजे राहण्या जगण्यासाठी जे competition येणार आहे, खाण्या, पाण्यासाठी हवा घ्यासाठी की बा कोण किती हवा घेईल त्यासाठी पण competition येणार आहे.

हा ना हा बरोबर आहे. ते होऊ शकते ना होऊ शकते, नवीन नवीन आढ्या प्रत्येक माणसाला नवीन नवीन आढ्या आल्या की नाही जग पुढे जाते. हो लय

खतरनाक होईल काम हे आता एक माहित आहे काय एक घराणं एक अमेरिकेला कोणता तरी director आहे माहित आहे काय त्यानं

त्यानं असं set करून ठेवलं आहे की तो तेव्हाच दिसेल आणि तो म्हणजे म्हणून त्याचं title आहे की the movie that will never you see मग आता तो काय माहित आहे का पण त्याच्यात काय दाखवणार आहे तेच मला माहिती आहे. अरे एवढं कसं काय आता वीस पंचवीस वर्ष ठेवणार जिवंत राहण्यापर्यंत release झाला तर चांगलं वाटतंय

हा नाही नाही ते विचार करणार नाही की बा एवढा time झाला आहे काही ना काही जमीन आसमानाचा म्हणतात तिथे

हा.

पूर्ण trailer बघितला की नाही. नाही trailer नाही अजून अजून कामं चालू आहे त्याचं ते